येथे पार्किंग सर्व ग्राहकांनी येथे गाड्या पार्क केलेल्या आहे आणि कार आहे अ काही पोती आहे पोत्यांमध्ये माल आहे माणसे आहेत.

या चित्रामध्ये एक डाकघर आहे या डाकघरामध्ये वेगवेगळ्या गावावरून आलेले पत्रे पत्रे किंवा पार्सल आहेत.

या चित्रामध्ये गणपती बाप्पा घरी आणलेला आहे या गणपती बाप्पा बसवण्यासाठी गणपतीच्या आरस ही एका फुलांच्या माळांनी केलेले आहे पडदे लावलेले आहेत.

या चित्रामध्ये गार्डन आहे गार्डन मध्ये खूप नारळाची मोठ-मोठाली झाडे आहेत एक पुतळा आहे त्या एका सिंहाचा व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.

या चित्रामध्ये एक खूप मोठ कपड्याच दुकान आहे कपड्याच्या दुकानामध्ये एक क्लेचरला कपडे अडकवलेले आहे.

चित्रामध्ये एक खुब मोठ कपड्याच दुकान आहे यात कपड्याच्या दुकानामद्धे काही कपडे क्लेचर ला लावलेले आहे सॉक्स लावलेले आहेत.